या खोऱ्याचे मूळ पश्चिम उतारातील संतोपंत शिखरावर आहे. गौमुखकडे जाणाऱ्या मार्गावर, चिरबासा गावातून सदोतीसशे meter उंच विशाल गौमुख

गंगा घेण्यास हातभार लावत असले तरी सहा मोठ्या आणि पाच उपनद्यांचे भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व जास्त आहे. अलकनंदा विष्णूुगंगा च्या उपनद्या आहेत - धौली, विष्णूगंगा आणि मंदाकिनी. विष्णूप्रयाग येथे धौलीगंगा अलकनंदाला भेटते. हे ठिकाण तेराशे बहात्तर meter उंचीवर आहे. मग अट्ठावीसशे पाच meter उंच नंदप्रयागमध्ये अलकनंदा नदीचा संगम नंदाकिनी नदीसह होतो. यानंतर, कर्णप्रयागमध्ये, अलकनंदाचा कर्णगंगा किंवा पिंडर नदीचा संगम आहे. त्यानंतर ऋषिकेशपासून एकशे एकोणचाळीस kilometer अंतरावर असलेल्या रुद्र प्रयाग येथे अलकनंदा मंदाकिनीला भेटते. यानंतर भागीरथी आणि अलकनंदाची भेट देवप्रयाग येथे पंधराशे feet अंतरावर होते, आणि येथून गंगा नदीच्या नावाने हा एकत्रित जलप्रवाह वाहतो. या पाच प्रयागांना एकत्रितपणे पंचप्रयाग म्हणतात. अशाप्रकारे गंगा नदी दोनशे kilometer चा अरुंद डोंगराळ मार्ग बनल्यानंतर ऋषिकेशच्या द्वारे गंगा पहिल्यांदाच हरिद्वारच्या मैदानी भागाला स्पर्श करते. गंगेचे मैदान. हरिद्वारपासून सुमारे आठशे kilometer मैदानी प्रवास करून गंगा बिजनौर, गढ़मुक्तेश्वर, सोरोन, फर्रुखाबाद, कनोज, बिठूर,

मिरजापूर, पाटणा, भागलपूर मार्गे पाकूरला पोहोचते. दरम्यान, सोन, गंडक, सरयू, कोसी इत्यादी अनेक उपनद्या त्यामध्ये मिळतात. हे भागलपूर मधील राजवाड्याच्या टेकड्यांपासून दक्षिण-पूर्वेस आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या गिरिया जागेजवळ, गंगा नदी भागीरथी आणि पद्मा अशा दोन शाखांमध्ये विभागली गेली आहे. भागीरथी नदी गिरियापासून दक्षिणेकडे वाहण्यास सुरुवात करते तर पद्मा नदी आग्नेय दिशेला वाहते आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली बांधलेल्या फरक्का धरणामधून गंगा बांगला देशात प्रवेश करते. गंगेचा डेल्टा-त्रिभुज भाग येथून सुरू होतो. मुर्शिदाबाद शहरापासून हुगळी शहरापर्यंत गंगेचे नाव भागीरथी आणि हुगळी शहरापासून मुहाने शहरापर्यंत हूगळी नदी असे आहे. हे गंगेचे मैदान म्हणजे मुळात एक भूगर्भीय खड्डा असून तो मुख्यतः हिमालयीन रेंज बनण्याच्या प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात सुमारे तीन-चार कोटी वर्षांपूर्वी बनला. तेव्हापासून हिमालयातून आणि भारतीय उपखंडातून उगम पावणाऱ्या नद्या आपल्याबरोबर आणलेल्या गाळाने ही मैदाने सुपीक केली आहेत. या मैदानातील गाळांची सरासरी खोली एक ते दोन हजार meter आहे. या मैदानामध्ये नदीची धूप झाल्यामुळे आणि वाळू, खडक, विसर्प नागमोडी प्रवाह, गोखूर तलाव यू आकाराचे तलाव आणि गुंफित नद्या एका नदीपासून उद्भवलेल्या छोट्याया छोट्या नद्यांचे जाळे असे उपशास्त्रीय भूगोलविशेष आढळतात. गंगेच्या या खोऱ्यात, एक संस्कृती उदयास आली आणि विकसित झाली, जिचा प्राचीन इतिहास खूप वैभवशाली आणि भव्य आहे. जेथे ज्ञान, धर्म, अध्यात्म आणि संस्कृतीचा एक किरण उदयास आला आणि ज्याने केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाला प्रकाशित केले. पाषाण युगाच्या जन्माच्या आणि विकासाचे बरेच पुरावे येथे सापडले आहेत. याच खोऱ्यात रामायण आणि महाभारत काळाचा जन्म व अस्त झाला. शतपथ ब्राह्मण, पंचविश ब्राह्मण, गोपथ ब्राह्मण, ऐतरेय आरण्यक, कौशीतकी आरण्यक, सांख्य आरण्यक, वाजसनेयी संहिता आणि महाभारत, इत्यादींमधील घटना नंतरच्या वैदिक काळात गंगेच्या खोऱ्याबद्दल माहिती देतात. प्राचीन मगध महाजनपाडाचा उगम गंगा खोऱ्यातच झाला, तेथून प्रजासत्ताकांची परंपरा

दोनीच नोव्हेंबर, इंदिरा गांधीची गोष्टा सांगणार आहे यांचा जन्मा एकोणीस नोव्हेंबर अ एकोणीसशी सतरा रोजी झाला, गंगा, यमुना व गुप्त सरस्वती. त्या त्रिवेणी संगमवार बसलेल्या अलाहबाद शहरातील इंदिरा गांधी धन्वंत व विधवान. नेहरू कुटुंभात भारताच्या पहिल्या स्त्री पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचा NDDY यात जन्मा झाला. माता कमला व वाडिल जवाहरलाल यांनी अपल्या सुस्वरूप मुलीला इंदिरा यह नावाच्या जोडिला प्रियदर्शिनी. असेही आणखी एक नाव कौतुकाने ठेवले, काय नाव ठेवले? इंदिरा यांच्या आजोबाचे नाव हम्म मोतीलाल व वडिलांचे नाव जवाहर लाल नेहरू होते यांच्यासारखे ज्यांच्या सारख्या चांगल्या राजकिया नेत्यांच्या घरात होते जन्मल्यामुळे इंदिराजिंन देश भक्तीची व राजकरणाची, बाळकडू लहानपनी मिळते माता, आजोबांला व किवा वडिलांना आतुन - मधुन तुरुंगवास घडत राहिल्याने इंदिराजिंन आपले शिक्षण सरल पणे घेता आले नाही अलाहाबादिस प्राथमिक शिक्षण झाल्यावर matric परंत शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले ते घेताना बॅटमँटन लाठी हुतुतू, लेजीम याशीत्या आघाडीवर होता पुढे गुरुदेव टगोरांचा शांती निकितनमधे राहिल्या पण लवकरच त्यांचे आधारतून कुठलेली आईला कमला हिला हवा पालठासाठी यूरोपमधे नियावे लागले त्यांना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 संपाधन करता आली नाही वयाच्या एकवीसव्या वयावर्षी कायदे बघणाचा चळवळीत स्वय भाग घेतल्याबधल त्यांना करावा सोडावा लागला. एकोणीस बेचाळीस साली यांची फिरोज गांधींची विवाध आला फिरोजहे national हेराल्ड यह वृत्तपत्रात काम करीत होते.

एकोणीस एकण्णवमधे त्या काँग्रेसच्या अध्क्ष्य म्हणून निवडून आल्या. गेल्या. एकोणीस साठमधे ते King leader असा आघात त्यांना सहान करावा लागला एकोणीशचे चौसष्ट साली पंतप्रधान जवाहरलाल यांचा मृत्यू नंतर ते पध लाल बहादूर शास्त्री यांना मिळाल त्यांनी अपल्या मंत्रीमंडल्यात इंद्राजिंना त्यात घेऊन त्यांच्याकडे नभोवाणीखाते दिले शास्त्रीजिंच्या ते मृत्यू नंतर त्या भारताच्या पहिल्या सत्री पंतप्रधान झाल्या. त्यांनी गरीबी हाटोण्यासाठी प्रथम दहा कालमि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

केले त्यांनी असा मांनीय कामगिरी लक्षात घेऊन राष्ट्रपतिना त्यांनी एकोणीशे एकाहत्तरमधे भारत रत्ना किताबाने सन्मानीत केले स्तातचे संपवर टायेबंधी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

काँग्रेसला हार खावी लावून जनता पक्षाच्या हाती सप्ता गेली पण त्या पक्षाची घाटक पक्षा.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 व इंदिराजी पुन्हा पंतप्रधान झाल्या यांनी गरिबांच्या. उदाह ~उदाहरणसाठी विषय योजना काळविन्ता केला त्याचप्रमाणे भरतीया वेधीनिकान कारवी.

पण पाकिसतांच्या कितावणीने पंजाबमधे शीक अतिरेकी पंजाबचे सतंत्र्या खालीसाण नावाचे राष्ट्रा निर्माण करण्याच्या करण्यासाठी अत्याचार करू लागले असता इंदिराजिना लष्करी कारवाया कडून यांचा त्राव लागला त्याचमुळे चिडळाशीक इंग्रजन्नी, पिस्तुलातून गोळ्या काडून त्यांचा अंत केला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 म्हणून निवडल्या गेल्या. इंद्रा गांधी भारताच्या पहिल्या आणि आज पर्यंत एक मेवा महिला पंतप्रधान आहे त्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूयांच्या कन्या होता जानेवारी एकोणीस चौसष्ट ते मार्च एकोणीस सत्याहत्तर

पंतप्रधान होन काम केले ज्यामुळे त्यांच्या वडिलांनंतर सर्व जगच काम करण्यारा दुसऱ्या भरतीया पंतप्रधान बनल्या

मानले जात होते आणि त्यांच्या अनेक प्रदेश दौराणयवर ते नेहरू सोबत असायचे एकोणीस एकावन्नमधे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष त्यांची निवड झाली. एकोणीसशे चौसष्टमधे वडिलांच्या म ~मृत्यू नंतर गांधीजी राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती झाली झाली. आणि महितीवा प्रसारण मंत्री मंडळात, बहादूर शास्त्री यांच्या मंत्री मंडळात त्या सदस्य बनले आहेत. एकोणीसशे सदुसष्टला सुरवातीला शास्त्री यांच्या निघाल्या नंतर

पराभव कडून. गांधीजी नेत्या बनल्या. याचा अर्थ याचा अर्थ त्यांचे वाडिल वाढल्यानंदोके पक्कम पणे त्यांच्या पक्षसाठी उभा राहिला ते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

पूर्व पाकिस्तानमधे स्वतंत्रचा अहळ आणि स्वतंत्रच्या लढईच्या संपतनर्तक त्यांनी पाकिस्तानशी युद्ध केले. ज्यामुळे भारताच्या विजय झाला. आणि बांगलादेशची निर्मिती झाली याचा अर्थ जेव्हा ते पंतप्रधान होता त्यांने पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बंगलादेश देशला हरवले होते व त्यांच्या नवीन देश, बंगलादेश या ~यांचची स्थापना केली व तिकडच्या लोकांना स्वतंत्र मिळून देले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 पराहुतीच्या हवळ देत आणि आणि क्रांतीच्या अव्हळ नाला

केली आणि बाई जगात मुलभुत नगरी हक्क मिळवीत केली गेली आणि संसार मध्यामांवर निरभन्द लावले केली या काळात मुठ्या प्रमाणावर अत्याचार केले गेली एकोणीस ऐंशीमधे मुक्त आणि निशिक्ष निष्पक्ष निवडणूका नंतर इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या operation Bluestar मधे त्यांनी सुवर्ण मंदिरात लष्करी कारवाई आदेश दिल्या नंतर त्यांचास अंगरक्षकांनी राष्ट्रावधाणी एकतीस ऑक्टोबर एकोणीस चौर्‍यासी रोजी त्यांची हत्या केली बंगलादेशच्या उभारणेवही त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपणं बनवण्याचा, त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपठवर मिळवा होता एकोणीस नव्यान्नवमधे BBC ने आयोजित केलेल्या Online सरविषणामधे इंदिरा गांधी ना Women of the mellenium असा खिताब देण्यात आला. दोन हजार वीसमधे गेल्या षटकाचे वाक्य करण्यारा हेवातील शंभर शक्तीशाली महिल्यानंमधे काही मातीकणे इंदिरा गांधीचा समविष केला त्यांची सुरुवातीचे दिवस, इंदिरा गांधी यांचा जन्म इंदिरा नेहरू मंग एकोणीसशे नोव्हेंबर एकोणीस सतरा रोजी एका काश्मीरी पंडित कुटुंबात, अलाहबाद इते झाला त्यांचे वाडिल जवाहरलाल नेहरू ने ब्रिटिश राजवाती योधात भारतीय स्वतंत्राच्या चळवळीतील प्रमुख व्यक्ती एक प्रमुख नेते होते आणि पुढे ते भारताच्या अधिराज्याचे आणि नंतर प्रजासत्ताकपहिलेच पंतप्रधान बनले. त्या नेहरू दंपटच्या एकूण त्या एकूण कन्या होत्या. त्यांना एक लहान भाऊ होता तो लहानपणीच मारण पावला होता आई कमला नेहरू यांचा सोबत अलाहाबादमधे आनंद भवन इथे इंदिरा मोट्या झाल्या यांचे बालपण एकाकी आणि दुखी होते. वाडिल जवाहरलाल नहरू हे अनेकदा दूर असायचे. ते राजकिया चळवळीत करत होते किवा डोंगातच असायचे तर त्यांची आई नेहमी आजारने अंतरुणाला खेलेली होती पुढे त्यांचा क्षयरोगा मृत्यू झाला. इंदिरा यांचा नेहरूची मर्यादित संपर्क होता. तो ही बहुती घड्या सकलान दुवारे आता सुदधा इंदिरजिना मुख्याता. घरीच शिक्षण शिकवला येत होते आणि एकोणीशी चौसष्टमधे Matric होत पर्यंत. ते अजुन -अजुन शाळेत जात होता इंदिरा गंधी यह दिल्लीतील modern school अलाहाबादमधी सेंट सेसिलिया आणि सेंट मेरी ख्रिश्चन कॉन्व्हेंट स्कूल जिनिव्हा येतील inter National school बेक्स येतील इकोले नोव्हेले आणि मुंबई विद्यापीठांशी संबंध असलेल्या पुण्या आणि बॉम्बे येतील pupils अ स्कूल या शाळांमधे विद्यापिका होते त्या आणि आई कमला या दोघी रामकृष्ण मिशनच्या मुख्यालय राहायला गेला. जिथे स्वामी रंगना थनंद इंदिरा त्यांचे पालक होते शांतिनिकेतन, विश्व भारती येते शिकण्या साठी गेल्या जे पुढे एकोणीशी एक्कावन मधे विश्व भारती विद्यार्थी बनले रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या मुलाखती दरम्यान इंदिरा यांचेना प्रियदर्शनी ठेवले संस्कृतमधे याचा अर्थ सर्वकाही

असा होते आणि पुढे त्या इंदिरा प्रियदर्शनी नेहरू म्हणून ओळखल्या जाऊ लागले एका वर्षा नंतर त्यांना यूरोपमधे त्यांचा आजारी आईकडे जाण्यासाठी विद्याथी सोडावे लागले ते ती असे ठरले कि इंदिरा यह ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांचे शिक्षण सुरू ठेवतील त्यांची आई मरण पावल्या नंतर इतिहासाच्या अभ्यास करण्यात एकोणीसच्या सदुसष्टमधे सोम सोमरविले कॉलेजमधे प्रवेश घेण्या पूर्वी त्यांनी थोड्या वेळासाठी त्यांनी बॅडमिंटन शाळेत प्रवेश घेतला इंदिरा यांनी दोनदा प्रवेश परीक्षा दयावी लागली, पहिलाच प्रयत्न त्यांना ल ~ला ~लॅटिन भाषतील खराब कामगिरी आपा ~अपयश आले ऑक्सफर्डमधे त्यांनी इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र त्यांनी चंगली कामगिरी केली. परंतु अनिवाडी विषय असलेल्या लॅटिंगमधे त्यांचे गुण कामीचे राहिले.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 यूरोपमधे असताना इंदिरा गांधी.

होता तेव्हा त्यांच्यावर उपचार सुरू होते. इंद्रा यांनी अगड -तूगड मार्ग इंग्लंडला परत जाण्याचा प्रयत्न केला. पण जवळ पास दोन महिने ते अरखल्या होता. एकोणीस सुरवात इथे इंग्लंडमधे दखिल झाल्या आणि तिथून ऑक्सफर्ड मधे शिक्षण पूर्ण. ना करता ते भारतात. अ परतल्या, म नंतर विद्यापीठांनी त्यांना मानत पदवी दिली. दोन हजार दहामधे ऑक्सफर्ड विद्यापीठांनी. दहा नहमकी देशाही. पदवी. दहापैकी एक असलेल्या ऑक्सिअन्स म्हणून त्यांची निवड करून गौरव केला.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

आणि लंडन school of economics मधे ते शी शिकत होते. त्यांचा विवाह अलाहाबाद इथे अ आदि धर्म रीति - रिवाजा अनुसार काळ पडला तरी फिरोज हे झोरास्ट्रियन पारशी कुटुंबातील होते याच जोडत्याला राजीव गांधी. आणि संजय गांधी हे दोन मुले होती. इंद्रनचे आजोबा मोतीलाल नेहरू व्यवसाय ने वकील आणि. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे अघाड़ी नेते होते. भारताच्या राजकरणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरुप प्रणी. त्यांचा सोबत विवाह करून अलाहाबाद इथे स्थाही झाले जवाहरलाल नेहरू शिक्षण इंग्लंड मधे झाले पुढे ते भरतीया स्वतंत्र दडातले अता अतिशय लोकप्रिय महत्वाचे व्यक्तीवधवा बनले तेसच स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधान बनले. इंदिरा गांधीच्या बाळ -पणातल्या खरंच स्वतंत्र डरच्या संस ~संस्करतक झाले. पुढे त्यांनी लहान मुले -मुलींचे दुगणक सेना जवळ. मोर्चे कारने, बंधी करने, गोष्टीची वाहतूक करने वागेरे ही सेना, करीत असे.

इंदिरा गांधी पंतप्रधान म्हणून कारगिरडच्या, कारगिर्द बघूया. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या नंतर लगेच कॉंग्रेसमधे फुट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना. गुंगी गुडिया म्हणून संभोदीयाचे आखीर एकोणीस सदुसष्टच्या निवडणुकात कॉँग्रेसचे साठ जगाचे नुकसान झाले. पाचशे पंचेचाळीस पेकी दोनशी सत्यानोव जाग्यावर -जागांवर विजय मिळून सत्ता मिळाली मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधान पध. आणि अर्थमंत्री पध दियावे लागले तरी मोरारजी सोबतच्या वंध्यानी कॉंग्रेसचे दोन शकले.

झाली इतर पक्ष्यांचा पाठिंबा मिळून त्यांनी शासन वाचवले. एकोणीस एकाहत्तरमधे भारत, पाक, एकोणीस एकाहत्तरच्या पाकिस्तानी सेनाने तथकरलीन पूर्व पाकिस्तान. त्यांचावर अत्याचार शेख मुजीबु मुजीबुर रहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्या मुळे बहुमत असल्यानी त्यांना पंतप्रधान होण्यापासून संभवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे एक कोठी निरवासी भारतात आले त्यांचा बाळ -भारतावर पडत होता तरी पाकिस्तान, भारताला दोषणे. देत होता, घोषणे देत होता. दरमियन अतिरेखाणी भारताच्या प्रवासी विमानचे अपहरण करून. ते पाकिस्तानात नेहून जाळले आखेत.

पाठिंबा इंदिरा गांधीं ~गांधी ~गांधींना सयुक्त राष्ट्राचा करवायची धमकी देऊन पहिली पण इंदिरा गांधी बदल्या नाही. एकोणीशी एकाहत्तरमधे बांग्लादेश मुक्तीयुद्धात, भारताला पाकिस्तान विरुद्ध विजय मिळून दिल्या नंतर राष्ट्रपती विविगिरी. यांनी इंदिरा गांधींना भारतरत्न हा, भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देवून त्यांचा गौरव केला. एकोणीशी एकाहत्तरमधे. मुक्तीयुद्धात भारताला, पाकिस्तान विरुद्ध विजय मिळून दिल्या नंतर. राष्ट्रपति विविगिरी यांनी इंदिरा गांधींना भारतरत्न.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

पूर्व पाकिस्तानचे स्वतंत्र बांग्लादेशत रूपांतर करने हा, इंदिरा गांधीचा मुख्या, वारता खंबीर ~खंबीर पणे उभा आहे. इंदिरा गांधी यांच्यामुळे. भारत हा, अंमवस्त्रा देशांच्या घटात शमिळ हो शकला. भरता अधिरूतपणे अलित वाधी स्वयचा भाग असून. त्यांनी भरतीया दवर राष्ट्रीया ध्वनाला सोविेत गटाकरे झुकोवले. म्हणून एकोणीसशे नव्याण्णवमधे BBC ने आयोजित केलेल्या online सर्वकषणा Women of the millenium असा इंदिरा गांधींचा गौरव केला. अनेक दशकं पासून भारतीय राजकरणात आघाडीवर राहून. गांधींनी भरतीया राजकरणावर एक शक्तिशाली परंतु वाढगरस्त वारसा ठेवला. त्यांचा राजवटीचा मुख्या वारसा. कॉंग्रेस पक्षातील आणि सर्वा पक्ष्या लोकशाही नष्ट करत होता. त्यांच्या विरोधात त्यांच्यावर राज्याचा मुख्या मंत्राना कमकोत करून. त्या दर संजराज्या स्वरक्षण, कंकवत केल्याचा, न्याय व्यवसाचा, स्वतंत्र कम -कमकोवत केल्याचा आणि. स्वताला आणि त्यांच्या मुलांना अधिकार देऊन त्यांच्या मंत्री मंडलचा मुखत केलाचा आरोप करतात. गांधी, भरतीच्या राजकरणात आणि भारताच्या संस्कृतीमधे. घराने शाहीची संस्कृती वडोण्याच्या संबंधीत असल्याचे मानले जाते आणि भाणीच्या काळात. परिनामता, लोक भारतीया, लोक शाहीत under त्यांचा जवळचा संबंध आहे. गंगा, यमुना व गुप्त सरस्वती याच्या त्रिवेणी संगावर बसलेल्या अलाहाबाद शेहरातील धन्वंत व विध्ययवंत नेहरू कुटुंबात भारताच्या पहिल्या स्त्री.

वाडिल जवाहरलाल नी अपल्या सुस्वरूप मुलीला इंदिरा या नावाच्या जोडिला प्रियदर्शनी असे आणखी एक नाव कौतुकाने ठेवले. आजोबा मोतीलाल व वाडिल जवाहरलाल यांच्या सारख्या प्रभावि राजकिया नेताच्या घरात जन्मलयामुळे इन्द्र ~इन्द्र ~इंदिराजिंन देश भक्तीचे व. राजकरणाचे बाळकडू लाहानपणे मिळव ~मिळाले मात्र आजोबांना किवा वडिलांना तुरुंगवात घडत राहिलाने. इंदिराजिंण आपले शिक्षण सरल पणे घेता आले नाही . अलाहाबाद इते प्राथमिक शिक्षण झाल्यावर Matric परंत शिक्षण आघाडीवर होत्या. शिक्षण त्यांनी पुऱ्यात घेतले. अलाहाबाद इते प्राथमिक शिक्षण झाल्यावर Matric परंत शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले. ते घेताना बॅडमिंटन, लाठी, हुतू -तु, लेजीम, परवा -तर्व याच्या त्या आघाडी वर होत्या.

वृद्धच नव्हे तर तरुणमंडळी देखील अडकत चालली आहे यात भरीसभर म्हणजे TB क्षयरोगाचे प्रमाणही चिंताजनक आहे. राहणीमान सुधारले असले तरी सकस आहाराचा अभाव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

तेव्हा वेळ निघूंन गेलेली असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारतात कर्करोगापेक्षा क्षयरोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त अधिक आहे. आरोग्य संघटनेच्या मते हे भारतीयांना विचार करण्यास लावणारे आहे. आपल्याला या गंभीर आजारावर मत करायची असेल तर अगादर कुपोषणावर विजय मिळवावा लागेल. जागतिक आरोग्य संघटांचेय मतावर आपण आत्तापासूनच विचार केला नाही. तर भविष्यात गंभीर परिणामांना समोरे जावे लागेल. म्हणून पुढच्या पिढीला junk food ऐवजी सकस आहार कसा मिळेल? याची अधिकाधिक जबाबदारी प्लॅंक येऊन पडली आहे. सर्व साधारणपने एखाद्या आजाराचे गांभीर्य आपण त्या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्नांच्या संख्येवरून ठरवतो. कर्करोगाने एवढ्या जणांचा मृत्यू झाला. डेंगूने एवढे बळी गेले, हृदय विकाराच्या झटक्याने इतके जण गेले, असे आपण नेहमी बोलतो, परंतु आजारामुळे होणार मानसिक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

कर्करोग असल्याचे निदर्शनास आले आहे. वास्तविक पने भारतात दोन मोठ्या आजाराने नागरिक पीडित आहेत. एक म्हणजे हृदय विकार आणि दुसरा म्हणजे मधुमेह परंतु हे आजार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 नागरिक पीडित आहेत. तर सहा पूर्णांक पाच कोटी नागरिकांना मधुमेह झाला आहे. दोन्ही आजारपण हे नागरिकांच्या कार्यक्षमतेवर आणि जीवनमानावर प्रभाव करणारे आहेत. हृदयरोगाच्या मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कारण ज्येष्ठ वयोगटातील मंडळी या आजाराच्या जाळयात लवकर सापडतात. तसेच उपचार देखील महागडे असल्याचे आजाराची तीव्रता वाढवताना आपल्याला दिसून येते. अश्या स्तिथीत क्षय रोग हा भारतातील गंभीर आजार बनला आहे. या आजाराने प्रत्येक तीन मिनिटात दोन भारतीय अन दररोज एक हजार नागरिकांचा मृत्यू होत असल्याचे आपल्याला अधून आलेले आहे. जगभरात भारतावर क्षय रोगाचे अधिक सावंत आहे. देशात अनेक वर्ष्यापासून क्षयरोग निर्मूलन मोहिमेला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 पंच्यानऊ टक्क्यापर्यंत cut करणे. जागतिक आरोग्य संघटनेचा TB दोन हजार सोळाव्या अहवालात काही बाबी समोर आल्या आहेत. जगभरातील एकूण TB रुग्णांच्या चोवीस टक्के रुग्ण हे भारतात आढळून येतात.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 हे प्रमाण दोन हजार चौदाच्या दुप्पट होते. त्या वर्षी दोन लाख वीस हजार रुग्णांचा मृत्यू झाला होता. या मागचे प्रमुख कारण म्हणजे रुग्णांच्या मृत्यूस जे घटक जबाबदार धरले गेले होते. ते ते चुकीचे होते हि बाब जागतिक आरोग्य संघटनेच्या क्षय रोगाच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. दोन हजार पंधरा मध्ये देशात अठ्ठावीस लाख क्षय रोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर दोन हजार चौदा मध्ये नवीन रुग्णांची संख्या बावीस लाख होती म्हणूनच अहवालात सर्वात अधिक रुग्ण हे भारतात आढळून येत असल्याचे म्हंटले आहे. जागतिक पातळीवर देखील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 ग्रामीण भागापासून ते metro city पर्यंत TB च्या आजारावरची हि आदर्श उपचार पद्धती मानली जाते. परंतु TB ची तीव्रता रुग्णात अधिक असेल तर ते या औषधाने देखील बरे होत नाही व त्याना दाद देत नाही, हे आढळून आले आहे. भारतीय क्षय रोगाच्या औषधाला प्रतिसाद ना देण्याच्या रुग्णांची संख्या दोन हजार पंधरा मध्ये ऐन्शी हजार होती ती दोन हजार चौदा च्या तुलनेत अकरा टक्के अधिक आहे. नवीन क्षय रोगाच्या प्रकरणात सुमारे अडीच टक्के प्रकारने